हा एक पर्वत दिसत आहे आणि या पर्वतामध्ये दगडाचे एक छोटसं घर दिसत आहे जाण्या येण्या साठी सुद्धा मार्ग दिसत आहे आणि इथे सुद्धा छोट्या छोट्या गुफा दिसत आहे.

आणि मागच्या साइड ला इंडियन ऑइल इंडियन ऑइल पेट्रोल पंप दिसत आहे.

या दृश्यामध्ये रस्त्याचा सुंदर असा देखावा आहे आणि आजूबाजूला फूल झाडे सुद्धा आहे काही लोक तिथे उभे आहे.

या दृश्या मध्ये दगडांचे रचलेली अशी वेगवेगळी चाळ दिसत आहे आणि दगडांचीच बनलेली एक मूर्ति सुद्धा दिसत आहे जणू काही त्यावर नक्षीदार कोरीव काम केलेले आहे.

या पिक्चर मध्ये मागच्या साइड ला खूप मोठी बिल्डिंग दिसत आहे आणि त्याच्या समोर एक छोटसं ए.टी.एम. दिसत आहे.

या दृश्या मध्ये आटो ऑटो स्टँड दिसत आहे ऑटो इकडे तिकडे धावत आहे त्याच प्रकारे इथे एक इजिनिअरिंग कॉलेज चा मोठा बोर्ड सुद्धा लावलेला आहे.

हे एक पुरातन काळातिल सुंदर असे वास्तु दिसत आहे आणि है दगडाच बनलेले आहे आणि या किल्ल्याच्या वर एक झेंडा सुधा फडकवलेला दिसत आहे.

या दृश्यामध्ये जेंट्स हेयर सलून दिसत आहे आणि या दृश्यामध्ये दोन व्यक्ति कटिंग करून देत आहे त्याच प्रकारे काही बसून काही लोक बसून आहेत.

आणि तिथे कार गाड्या यांची ये-जा चालू आहे त्याचप्रकारे तिथं काही लोकं बोलतसुद्धा उभे आहे.

हे एक ऍलेक्स हेयर अँड स्कीन स्टुडिओ आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे हेयर अँड स्कीन डिसीझ वरचे मेडिसीन तसेच ब्यूटीशियन वापरले जातात.